दृश्य एक तलावाचे आहे. तिथे भरपूर प्रमाणात पाणी आहे आणि अती सुंदर खुप सुंदर आहे.

हे जे दृश्य आहे एका अशा कॉलेजच्या बाहेरच्या आहे हे कॉलेज सूट बाहेर सुटलेला आहे आणि म व सगळे मुलं-मुली मिळून घरी जात आहे.

काही मुलं गाडीवर तर काही मुलं पई-पई जात आहे आणि करोंना काळ आहे म्हणून सगळ्यांनी तोंडावर मास्क लावेले आहे.

हे जे चित्र दिसत आहे या चित्रात एक शॉपींग मॉल आहे जिथ भरपूर प्रमाणात कपड्याच वात कपडे आहे.

या समोर जे दिसत आहे साडीच दुकान आहे इथ काही पैठणी साड्या ठेवलेल्या आहे पाच कलरच्या साड्या आहे एक निळा कलर एक लाल एक हिरवा आणि एक--

या मस्जिद चा कलर सफेद आणि हिरवा आहे या गेटचा कलर सुद्धा हिरवा आहे आतमध्ये झाडं झुडपे आहे या मस्जिद मध्ये सर्व लोक प्रार्थना करायला नमाज पाडायला येतात.

द्राक्षे आहे सफरचंद आहे अनार आहे आणि संत्री आहे ज्याची किंमत अंशी रुपये आहे आणि स्वादिष्ट आणि फ्रेश ताजे फळ आहे.

हे जो दृश्य आहे किराणा मालाचे दुकानाचे आहे येथे बर सगळं किराणा माल घरगुती माल भेटत आहे इथ साबण ब्रश तेल आणि घरगुती लागणारे सगळे वस्तु इथ भेटतात.

हे जो दृश्य आ हे हे संध्याकाळच सूर्य मावळताचा दृश्य आहे अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर आहे.

हे जे चित्र आहे या चित्रात तुम्हाला म बैठक ची खुर्ची दिसत आहे जे आपण घरी घरामध्ये प्रत्येक घरात पाहण्यात भेटते.

जे दृश्य दिसत आहे ते अतिशय सुंदर आहे पाण्याच आहे समुदर आहे खूप पाणी आहे लांब लांब पर्यन्त पाणी दिसत आहे आणि त्या पाण्यामध्ये एक नाव आहे.

ती गाय घास खात आहे ती काही काही-- जर्सी गाय आहे ज्याच्या ज्याच्यामुळे आपल्याला दूध भेटते प्यायला आपल्याला अन शक्ति येते.